whatsapp चं icon येतील whatsapp च्या icon वरती click करा आणि फक्त link करायला पाहीजे आता. link झालं की तुम्हाला ते येईल मग तीकड ते.

हो link करायला जर केला तर अं जसं ते flip ते आहे ना म्हणजे QR code तुम्हाला काही करायला पाहीजे QR code scan करायला पाहीजे. आणि मग तुमचे होऊन जाईल. हं हं हं. ते समजल मला ते करुण टाकीन आता आता लगेच करतो. आणि मग तु तिकड आणि तु मग तिकडचं link पाठव direct मी whatsapp वरुण ते link join करीन तर मग laptop वर येईल. हाय ना? हाव. laptop चं whatsapp ला तुम्हाला link click करायला पाहीजे.

मी इथं आहे ना मग. Hello.

हा मी ठीक आहे. अनिता. तू कशी आहेस?

हम्म बरंय बाकी सगळं. घरचे कशेत सगळे? आई-बाबा वैगेरे? घरचे ठीक आहे बाकी सगळं.

तू कशीएस? हो मीपण बरीये. माझी आईपण बरीये. सगळे व्यवस्थिते. तुझ्या भावाचं झालं का college? हम्म झालं ना सुरु. हा-हा-हा. दोन वर्ष त मधी त अशेच gap गेले न?

म्हणजे होत पण online होत न चालू? हम्म online होत त्यामुळे एवढं काई फारसं समजायचं नाई.

हम्म आताच लागलाय परत नवीन.

तुझं कसय? मीपण job ला केलंय एका ठिकाणी apply. दोन वर्ष मीपण घरीच होते. त्यामुळे आम्ही पण online च करायचे. मी work from home च करत होते. आता केलंय मी पण apply केलंय एका ठिकाणी. हम्म अ म आता ठीक आहे. Apply केलंय. आता interview साठी मला बोलवलंय. परवा बोलावलंय दोन दिवसांनी. म कुठं राहतेस तू आता?

मी डोंबिवलीला राहते आता. इथेच job बघितलाय ना.

पहिले दुसरीकडे राहत होती ना पुण्यामध्ये. आता मुंबईला shift sorry डोंबिवलीला shift केलं. म इथेच job बघितला.

असंय. आता सगळं व्यवस्थिते. नाई त दोन वर्ष ते असेच ह्यांच्यामध्ये गेले.

हम्म सुरवातीला बरं वाटलं कोरोना. Work from home वगैरे. पण नंतर-नंतर मग खूप हे झालं. हां नंतर-नंतर खूप त्रास झाला. College वगैरे, school वगैरे सगळं बंद झालं ना.

मुलांचं पण नुकसान झालं शाळेचं. तेच ना. मुलांना शाळेत पण नव्हतं जात येत. कोरोनामुळे, शाळा पण online होत्या. तर online मध्ये काई लक्ष वगैरे पण लागत नाही. हा मुलं काय online मध्ये नाई एवढं लक्ष नाई द्यायचे आणि अभ्यास पण नाई करायचे घरी. आता कसं सुरु झालंय तर आता जरा आ होतय त्यांना येतय जरा-जरा.

म्हणजे लहान मुलं दोन-तीन वर्षाची त्यांना तर पूर्णच, अं senior junior ला टाकायचं. Playgroup ला वगरे. त्यांना पूर्णच बंद झालं. कोरोनामुळे त्याना admission पण नाई. आणि अभ्यास पण नाई. काईच नाई त्यांना. दोन वर्ष त्यांचे फुकट गेले ना अशेच वाया. हम्म तेच. Exams वगैरे पण एवढं काई seriously घेत नव्हते मुलं.

board पण तशेच cancel केले ना कोरोनामुळे.

तेच त या वर्षी बारावीची board ची exam झाली. पण त्यांना काय अं दहावीची exam त्यांची झालीच नव्हती ना.

मग त्यामुळे ते hard गेलं ना बारावीच board.

हम्म त्यांचं ते basic च clear नव्हतं झालं. तर ते बारावीला direct गेले ना. आणि पहिले कोरोनामध्ये, lockdown मध्ये seriously थोडी घेतला काम

तेच तर. त्याच्यानेंच पुढे problem झाला ना? तेच. Job वैगेरे लागायचं पण जरा कठीणच झालं.

आता ठीके सगळं व्यवस्थित ए. आता-आता थोडं सगळं व्यवस्थित होत चाललंय. कोरोनामुळे तर भरपूर बाहेरच्या देशात त वैगेरे ते अन हे चीन ला वगैरे भरपूर ए झालं ना. कोरोनाच. आपल्या इकडे पण झालं भारतात भरपूर. कोरोनाचे patients वाढलेले. तरीपण doctor नि, nurse नि वगैरे भरपूर मदत केली. support केला भरपूर. सगळ्यांना बरं करण्याचं भरपूर हे केलं. प्रयत्न केला. हा तेच आता काय करायचं. कोरोना विषाणू, सगळे side effect पण अशे होते कि ते बरे होणारे नव्हते

पूर्ण ते mask वगैरेच लं जायला लागायचं ना. बाहेर जायचं असेल. भाज्या वगैरे. सगळं काय आणायला. कुठे जायचं असेल तरीपण एवढं अंतर ठेऊन उभं राहायल लागायचं. प्रत्येक ठिकठिकाणी. कारण तो विषाणू तसा होता तो virus होता ना. त्याच्यामुळे मग तो एका body हुन दुसऱ्या body वर. लगेच हे व्हायचा. हो. घरी आल्यावर पण, अंघोळ करा. सगळं साफसफाई करा वगैरे सगळंच असायचं ना काम. तेच ते त्याचे precaution घ्यावे लागायचे आपल्याला जास्त. हो दोन-तीन महिने तर बंदच होत ना.

तेच कोरोनामुळे बंद ठेवलं होत ना lockdown केला होता. हो. त्याच्यामुळे भरपूर,

तेपण जास्त मिळत नव्हतं बाहेर. का काय करणार, कारण कि ते अं विषाणू असा खूप धोकादायक होता आणि त्याच्यामुळे माणसाचा जीव पण धोक्यात यायचा. हो तरीपण काई भाजीवाले वगैरे तरी online वगैरे करायचे. Help करायचे. त्याच्यामुळे लोकांना भरपूर फायदा झाला ते online मुळे Online delivery वगैरे पण केली खूप. हां. त्याच्यामुळे समजा लोकांना घरोघरी मिळालं ना. सामान. तेच ना ते बाहेर जाण्याची होती.

हम्म तेच.

तेच ते precautions घ्यावे लागायचे ना. हां. precaution त्याच्यामुळे मग कसं virus नव्हते त्यांच्यावर हे होत ना. पूर्ण ते cap वगैरे पण लावायचे चेहेऱ्याला. त माझ्या भावाला पण कोरोना झाला होता त्यावेळेस. तो quarantine होता ना.

चौदा दिवस मग बाहेर नसेल जाऊ देत त्याला.

सगळं बंद ना. बाहेर जाणं-येणं. तेच lockdown च होत सगळं. काय बोलणार. सुरवातीला बरं वाटलं जरा lockdown च. पण नंतर अंग घरात बसायला खूप कंटाळा यायला कंटाळा यायला लागला. हो. आता-आता लोकं झाली थोडीशी stable झालीत. व्यवस्थित. जरा-जरा होत चाललंय. तेच आता लोकं बाहेर वगैरे फिरतात त वगैरे घेतली लोकांनी. त्या दोन-तीन vaccine आलेल्या तर घेतलेल्या लहान मुलांनी, मोठ्या माणसांनी वगैरे. सगळ्यांनी vaccination पण चालू होत सगळीकडे. भरपूर ठिकाणी शिबिरं वगैरे भरलेली.

हो. म्हणून ते आटोक्यात आणलं. कोरोना.

दोन हजार वीस ला आला होता कोरोना. दोन हजार बावीस का एकवीस ला गेला ना? हो. एक-दोन दोन वर्ष राहिला तरीपण. तेच परत तर असं नको यायला कधीच. हो तेच तर. खूप लोकांचा जीव पण गेला त्याच्यामुळे. हो भरपूर जणांचा गेला. भरपूर जणांचा, Immunity system, immunity power पण खूप कम खूप कमजोर होती त्यामुळे मग ते सहन नाई करू शकले ते.

त्याच्यामुळे म immunty power वाढवण्यासाठी, काय-काय खायला पाहिजे ते doctor वगैरे बरेच म्हणायचे. आणि ते काहीतरी immunity power वाढवायला पाहिजे आपल्याला.

हा प्रतिकार शक्ती वाढवायला पाहिजे आपली.

त्याच्यामुळे कसं immunity system strong होते ना.

तेच थोडं फार इकडचं-तिकडचं चांगलं म्हणजे proteins calcium वगैरे मिळतात. दूध वगैरे प्यायलं कि immunity system strong होते. मग हे अशे आजार वगैरे आले कि मग लढू शकतो आपण त्यांच्याशी.

तेच तर गरजेचेय ना मग महत्वाचं सगळ्यात.

दुधामध्ये कसं calcium असत ना. त्यामुळे रोज एक glass तरी रोज दूध प्यायलाच पाहिजे.

दुधामध्ये काय powder वगैरे टाकून immunity system ला strong करते. त वेगवेगळे निघालेत ना woman horlicks वगैरे.

लहान मुलांसाठी पण वेगवेगळे आहेत ते. पण ह्याच्यानेपण immunity system strong होते आपली. हो. लहान मुलांना पण आहेच.

लहान मुलांना नव्हतं ते कोरोनाच. कारण का त्यांना कशे थोडेशे strong असतात ना ते. immunity system असते. आता लोकांना त्यांचं age झालं. त्यांच्यामध्ये अशी immunity system एवढी नसते ना. त्यांची कमी होत चाललेली असते. हा. मग ते त्यांना affect झालं जास्त. हा. त्यांना कोरोनाचा धोका जास्त होता. तेच ते news मध्ये वगैरे doctor सांगायचे ना.

म त्यांना बाहेर नाई जास्त पाठवा असं वगैरे. बाहेर त्यांना पाठवू नका. जास्त बाहेरच काही खायला देऊ नका. हं. mask वगैरे लावायला सांगा. असं सांगायचे ना. तेच पाहिलं लोकांनी म्हणून आता आटोक्यात आलंय कोरोना.

तरी खूप पाळलं ना. हो. भरपूर हे केलं सगळ्यांनी. खूप प्रमाणात सगळीकडे. Bank त वगैरे सगळीकडे अंतर ठेवून उभं राहायचे. हो. school मध्ये, School मध्ये college मध्ये पण handwash वगैरे होत. सगळं सगळ्याच वस्तू निघाल्या. प्रत्येक गोष्टी. हो school मध्ये कसं अं school जेव्हा सुरु झाल्या ना colleges school, तेव्हापण एक जण सोडून बसवायचे. म्हणजे एका bench वरती एकच जण. दुसऱ्या bench वरती दुसरा जण. आणि वगैरे ठेवायचे. हा आणि सगळे ते अ सगळं ते साफसफाई वगैरे करायचे. school च सुटल्यावर. तेच sanitizer वगैरे पण आणायचे Sanitize करायचे प्रत्येक room. पूर्ण school पूर्ण sanitizer करायचे. पुसून वगैरे घायचे.

phynol वगैरे टाकून हा सगळे germs हे व्हायचे ना मग.

नंतर मग हळूहळू सर्व सुरु केलं. हा जसजसं कोरोना कमी-कमी होत चालला. मग तसतसं मग प्रत्येक याने rules ते थोडे-थोडे, हे करायला लागले. कमी करायला लागले. हम्म तेपण तर गरजेचं होत ना. कारण कि एक दिवस आड अशी school असायची ना. शिक्षणाचं हे झालं. तेच तर. गर्दी वगैरे जास्त नव्हते करून देत.

एक दिवस आड वगैरे असं ठरवायचे.

पूर्ण भरून जायचे patients नि. पण doctor नि nurse नि भरपूर support केला तरी. भरपूर त्यांची पण खूप धावपळ झाली. त्यांनी पण भरपूर मदत केली patients ला, लोकांना. खूप मदत केली. बाहेर पण हे जे दुकानं, stores वाले वगैरे दुकान वाले आहेत. भाजीवाले काई दुध दुधाची दुकानं वगैरे. यांनी पण घरी प्रत्येकाला घरी वगैरे,

दूध आणून द्यायचे. त्यांनीपण भरपूर लोकांना मदत केली. हम्म तेच ना तेच बोलतेय.

आणून दिल प्रत्येकाला. प्रत्येक ठिकठिकाणी एवढे त्यांनी रात्रीच्या अं रात्रीच्या वगैरे एखादी hospitals वगैरे पण उघडे असायचे. भरपूर support केला प्रत्येकाने.

खूप त्या काळामध्ये मदत पण केली. आणि खूप हेपण केलं सहन. हो. आता आहे सगळं व्यवस्थित चालू आहे आता.

सगळं आता सुरळीत. आता बघू.

कुठे job पण सगळ्यांचे गेलेले. बहुतेक जणांचे job सुद्धा गेलेले. हम्म तेच झालं होत ना job,